निवांत मस्त, तू?

अच्छा. काय झालय तुझं एज्युकेशन? आता मी एस वाय.ला बीसीए करतीय . तू काय करती आहेस?

माझ झालंय ग्रॅज्युएशन कम्प्लिट आहे मी आता इथे पुण्यात मॉडेलिंग वगैरे करते.

हान अजून तू काय करते बाकी? काय नाही माझं एज्युकेशन चालू आहे एलआयसी मध्ये वगैरे होते मी जॉब ला अच्छा काय म्हणते स्टडी वगैरे. कोणत्या फिल्ड मध्ये झालं तुझं एज्युकेशन?

मग.. आणखी काय? मी बीडची आहे प्रॉपर तिकडे डिसीडी म्हणून आहे. तिथे होते

हम, पुण्यात इथे कॅलॅसिस साठी आले होते. आधी इथे क्लासेस शकेल मग नंतर स्किन वगैरे केले. न्यूट्रिशन मग नंतर मेकअप मग नंतर मॉडेलिंग मध्ये करियर केमेस्ट्रीच केली आणि या फिल्ड मध्ये कास काय आली. आग मला फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लिट करायचं होत. मग मी पीजी वगैरे करू शकते ना म्हणून आणि मॉडेलिंग आणि सो म्हणू मी यात आले बाकी काही नाही. अच्छा फॅन आहे म्हणजे मग तू हान जे आवड आहे ना त्या फिल्ड मध्ये करायचं. एज्युकेशन तर आहे माझं बाकी मग इकडचं तिकडं करते मी.

हा, हा जॉब वगैरे कुठे बगतेस का? जॉब नाही मी एक एलआयसी मध्ये केलाय मग आता सेमिस्टर चालू होती ना. यासाठी मग ब्रेक घेतला होता ब्रेक घेतले होते.

म्हणजे डेटा एंट्री, मार्केटिंग डिपार्टमेंटला होते मी तिथं

एजेंट ची पण प्रॅक्टिस चालू होती माझी आता

आणि एक्सपीरियन्स वगैरे किती मंथचा आहे म्हणजे एक वर्ष डिड वर्ष झालं मी एलआयसी मध्ये काम करतोय

अच्छा, आणि सॅलरी काय होती? मला तेरा होती तिथे आणि प्लस इन्सेन्टिव्ह

सोडलं नाही ग आता ब्रेक घेतलाय मी म्हणजे एजंटशाहीला पण अर्ज दिलाय ना तिथे प्रोसेस मध्ये आहे. एलआयसी मध्ये एजंटशाहीला म्हणजे त्याचा अभयास वगैरे नाही का प्लस कॉलेज म्हणजे लै हुडक आहे डोक्याला.

त्याच्यामुळे जरा ब्रेक घेतलाय जॉबला

हो का आणि फिरायला वगैरे गेली काय नाही. आता काय नाही फक्त कॉलेज घर आणि आता हा क्लब जॉईन केलाय ना

बाळंजयिनगरला कुठे राहते?

अच्छा मी इकडे चव्हाण नगरला राहते. मला एवढं माहिती नाही ना पुण्यातील कुठे जास्त फिरले पण नाही

मी आता मिनिमम डिड वर्ष झालाय म्हणजे रुमेट्स बरोबर राहतेस का?कि फॅमिली बरोबर आहे फॅमिली आहे रिलेटिव्ह वगैरे आहेत पण पीजी मध्ये राहते मी

कुठे राहणार रिलेटिव्ह्ज जवळ वगैरा

म्हणून आणि इथे पुण्यात आगळ दूर दुर असते ना प्रत्येक गोस्ट

हो माझे क्लास वगैरे इकडेच होते. फक्त जॉब वगैरे कोथरुनद तिकडे होता अच्छा म्हणजे तू कष्ट जॉब केला?

अच्छा अच्छा कोथरूडला

मग आणि बाकी काय ? कुठं पुण्यात वगेरे फिरतेस कि नाही

मग कॅव्हिडच्या दिवसात कसे गेले दिवस काय केलास तू?

कॅव्हिडच्या दिवसात म्हणजे घरीच गेले ना अंग मी घरी गेले होते ना. आग आम्ही गावाकडे गेलते ना तिकडे अडकूनच राहिले होते कोविड ला. जत्रा असते बघ मार्च मध्ये वगैरे आम्ही तिकडे गावाला गेलो होतो आणि नेमकं दुसरे दिवशी लोकडाऊन पडलं होत.

हान लोकडॉन मध्ये नांदेड ला होतीस का इकडे होतीस? पुण्याला? मी सहा महिने कोविडमुळे इथेच राहिले. मग एक्दाचम पूर्ण लोकडाऊन झालं मग तिकडे जाताच आला नाही काहीदिवस राहिले असतील. मग कॉलेज चे मोठे एक्साम द्यायची होती. मग ऑनलाईन दिल तिकडं जाऊन. कोवीड मूळ फारच शिकायला भेटलं ना ग सगळं हहा पण सगळं. हा हा जेव्हडं त्यात कसं सगळं आम्ही गावाकडे होतो. जत्रेत पाहुणे वगैरे येतात ना सगळे मग राहिलो होतो तिकडं हा आणि कॅव्हिडच्या दरम्यानन एक्साम होते ना ग चाल्लू हो एक्साम होते व्हॉइस ब्रेक होतोय तुझा साक्षी? आता येतोय का?

सुबमिशन वगैरे झालेत ना?

माझं काय तेव्हा लास्ट ईयर होतं. मग होऊन गेला कोरोना त्यात उलट चांगलं सुट्टी ING हा ना

हो. घरी बसून एक्साम देणं. बाकी काहींचं नव्हतं पण ते बरोबर नाही वाटतं होतं ते मोबाईलवर सगळं. ते कसं झालं कोरोनामुळें ऑनलाईन एक्साम द्याच काय स्टडी नाही. ऑफलाईनच वगैरे बरं होत. लेक्चर अटेंड करायचं ते पण मॅडम ला कळलं तर कळलं

हान ऑनलाईन च एवढं काय असतंयऑफलाईन आपण या आपण रेग्युलर अभ्यास करतो. काळजीपूर्ण राहते ना प्रत्येक गोस्ट. ऑनलाईन च काय कधी पण उठायचं द्यायचं आणि कस ऑनलाईन मुले असं अभ्यास करायची पण सवय मोडली.

कोविडमुळे सगळ्यांनाच आता शाळा वगैरे बंद असल्यामुळे. काहीपण आता अभ्यास आता जास्त करून असं कोणी म्हणतच नाहीत किती जॉब करायचा आहे वगैरे. प्रत्येक जण आता बिजनेस वारे भार देतोय हान. आग एक लिंक असते रेगुलर आपण एक कॉलेज वगैरे करतो ते. ती लिंक आपल्याला स्टडी ला सोपी पडते. पण ती लिंक आता कोविडमुळे तुलून पडणार ना मग ती तुटून पडणार हो लक्षच नसतं. करता येईल बसता येईल असं असतं हो लक्षच नसत करता येईल बसता येईल ING पण ते पण ऍडमिशन ऑनलाइनच करायचे होते. कॉलेज मध्ये पण सगळं ऑनलाइनच होतं. सगळं , सगळं ऑनलाईन लेक्चर ऑनलाईन सगळं. हो हान ना

ग्रुप मधून पेपर दिल तरी काय वाटलं नाही

ऑफलाईन ते बरं पडतं होतं म्हणजे थोडं सिरियसन्स असते ना थोडं ऑफलाईन मध्ये हो करेक्ट आता थोडा तरी अभ्यास केला पाहिजे आपला

मार्क जरी कमी पडले तरी पेरेंट्स बोलणारे असतात

तू काय ऑनलाईन पास झाली ऑनलाईन पास झालीस

तुझं बाकी काय ते हॅलो हॅलो बोल ना यतोय काय ग आवाज? आग अचानक म्यूट ला पडला

कॉल अलता कॉल आला कि तो म्यूट ला पडतो हम्म बाकी ममी वगैरे बरे आहेत का?

आग कॉल येतोय ना मला त्यामुळे सारखं म्यूट ला पडतोय, ऐक ना मामी ला आहे मी वरती कॉल नको करू ऐक ना मामी ला कॅल नको करू

म्हणजे तू किती दिवसापासून क्लब जॉईन केलाय हा? आत्ताच जो चॅनल तो का? मी फक्त चार पाच दिवस जझले आले बाकी काही नाही. मी जॉबसाठी इन्क्वायरी साठी आले होते त्या प्रियांका सोबत

क्लासेस च वगैरे माहिती नव्हतं. पण काहीतरी नवीन शिकायला मिळतंयम्हुणुन मी येति आहे

बाकी गोष्टींचं क्नॉलेज नव्हतं ना मग ते आणि माझी एमएस्सी वगैरे हे वगैरे आठवीत झालं होत. पण मग मला पण काही आठवण राहील नाही. आता हाताळते ना लॅपटॉप वगैरे त्यामुळे कळतंय

हो नाही नाही छान झाला तुमच नाही माझाच होता नाही नाही का आपलं नाही समजलं नाही तरी हो फस्ट डे दिवशी चालू होत वर्क आणि सेकंड डे दिवशी हान म्हणजे आम्ही कामी करतोय इथे मग काहीतरी नवीन शिकायला मिळतंय ना ?

बाकी माझं फ्रेंड वेगळं आहे पण काहींनाही पार्टटाईमी मला जॉब करायचा होता

म्हंटल तेव्हडाच सपोर्ट सेल्फ पूर्ण असलेल पण तेव्हडाच गरजेचं आहे ना आणि शिकलेलं काय वाया जात नाही ना हे काय अपनी स्कुल आहे. मेकअप वगैरे हे आपले स्किल झालं

कोणत्या गोष्टीत मग राहायचा नाही म्हणून जॉब करायचा आहे मला

मेहंदीच्या ऑर्डर वगैरे घेते मी

हो मी चौथी पासून मेहंदीच्या ऑर्डर घेते.

म्हणजे मेहंदी आर्टिस्ट मी पण आहे मी पण आठवीपासून चालू केलते सेल्फचं आता प्रोफेशनल आहे त्यात हान मी चौथी पासून आमचा बिजनेस म्हणजे केटरिंग बिजनेस आहे आमचा स्वतःचा हो का हा हान हो हो बिर्याणी व्हेज बिर्याणी असल्या ओर्डेर असतात आमच्या या मेंदीच्या बागेत ग तुज्या ?

खूप वर्ष्यापासून करते ना मग ते फिक्स कस्टमर आहेत ते काही काहि हो माझं पण नांदेड मध्ये वगैरे. माझे मी छोटे छोटे नाहीच घेते माझे मोठे च घेते मी हान तवपासून मी घेत होते आठवीपर्यंत तीस

हो लगेच म्यूट पडतो ना बार आहे ना तू मेक अप चा करते मग आम्ही दोघी मिळून काही करू शकतो

माझं चालू असतात मॉडेलिंग काय?

आग मी प्रोफेशन मेहंदी आर्टिस्ट आहे येत मला म्हणजे मेकअप पण करिसी आणि मेहंदी पण करतेस काय? मी सगळं म्हणजे पॅकेज वर देते माझं स्किल वगैरे सगळं झालाय ना . मी सगळंच करू शकते त्याच ब्युटिशियन, मेहंदी ,मेकअप , हेअरस्टाईल सगळंच काही करून देते मी. ओक छान आहे कि मग

म्हणजे सगळंच शिकले मी मेहंदी वगैरे मला अशीपासून येत होती प्रॅक्टिस मुले परफेक्ट झाले समझ

हान आता छोटे छोटे ऑर्डर्स घेते मी आता म्हणजे आता ठराविक नांदेड मध्ये बराच नाव आहे ना

हो आता सध्याला ट्रेंडच चालू आहे मेकअप चा TING

हा नाही हे साईड बे साईड असतं मुलींनी ना प्रत्येक गोष्टीत कमी नाही पडायचं एज्युकेशन करायचं , आपले जे आवडते जे स्किल्स आहेत ते पण नाही सोडायचं म्हणजे करियर मढी एक जर आला नाही ना आपल्याया , दुसर हात सपोर्टींग असायला पाहिजे . एझ्यकेशन मागे जरी राहील तर बिजनेस मध इतर आपण पुढे जैन ना